एक शो पिस चा रखाना केला आहे.

आणि एक जण पी_सी चालवताना सुद्धा दिसतोय.

इथे खूप साऱ्या टू व्हिलर आणि फोर व्हिलर --

एच_डी_एफ_सी बँक दिसत आहे.

खूप सारे पोती ठेवलेले आहे.